कॅनरा बँकय कॅनरा बँक त्याच्यानंतर ब्लू ब्लू चमकतय.

एक अह महादेव बिल्डिंग ये एक अँड वरती ब्लू बॅकग्राऊंड ये खाली पांढरा बॅकग्राऊंड ये.

एक अ ग्राउंड आहे. ग्राउंड मध्ये सात मु सात मुल आहेत एक खेळत आहे. एक बॅट पकडला आहे एक ग्राउंड मध्ये अँड --

अँड थोडासा --

एक एक बाई हाये एक बाई भाषण देत हाये चार प्रेसिडेंट हाये त्याच्यानंतर अह चिन्ह हाये.

मागं एक पाईप येल्लो कलर चा आणि खूप --